खरं तर चंगला आहे हे संगड्या गोष्टी, आत्ता असं वाटायला लागले की हे खूप असे छान आहे. महाणजे अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ती खूप चांगली आहे की पहिले तुम्ही अभ्यास करा सगळ्यात पहिले. आणि अभ्यास केल्यानंतर प्रश्न पत्रिका घेऊन तुम्ही त्याचा सराव करा. तरच तुम्हाला लागत तेच काय होत माहेती आहे का, बारीच मूल अबयास करतात, पण ती कशी अबयास करतात? ती वाचतात लिहीत नाही सराव करत नाही म्हणजे अचानक जेव्हा परीक्षेला जातात तेव्हा मग त्यांना त्याचा अह हे होतो ना त्याचे प्रॉब्लेम येत होती त्यांना तेव्हा ते अडचण येते लिहिण्याचा सराव नसेल तर लिहिण्याच स्पीड maintain होत नाही. कधी diagram काढल्यानंतर त्या आकृत्या काढता येत नाही व त्यामुळे नेहमी असं सांगतात की तुम्ही अभ्यास करत असत तुम्ही त्या अभ्यासाचं हे पण करा मूल्यांकन पण करा पुनमूल्यांकन असं जसं म्हणतो ना आपण ते आपल्याला किती येतो किती नाहीये. मग त्याच्यासाठी हे खूप गरजेचे आहे, हे तू मणते की ना ते

आणि मग तसं मला सांग फर्स्ट इयर सेकंड ईयर आहे अभ्यासातलं काही, सेकंड ईयरला यायेचा का? अह हो रिलेटड असायचं पण अगदी तोच पॉइंट नसा नाही म्हणजे माझा असे विचारते जसं आपण अह शाळेत जेव्हा आपण असतो जसं अह पाचवीपासून सहावी पसण काही सहावीला आपल्याला अह ठराविक कार्य ऊर्जा छोटे छोट definition होत्या मग ते फुडे जाऊन नववीपर्यंत त्या मोठ्या होत गेल्या definition मी त्याचं जो त्याचा जो आपण असं म्हणतो की त्याचा आवाकाय तो वाढत जातो हडू हडू, आता समजा पाहीले सहावीला असताना अह एक सहा-सात ओळीचा उत्तर असायचा कार्य ऊर्जा वरती, मग अगदी पुढे जाऊन तेच उत्तर अगदी ताणभर होऊन जात नवी पर्यंत.

आणि पुढे अकरावी बारावीला तर पूर्णच पूर्णच येतं ते. म्हणजे पूर्ण त्याच्यावरती एक चाफ्टर येतो पूर्णच पूर्ण आपल्याला तेच लिहायचं, अस तुमच होत का अह फर्स्ट इयरला तुम्ही खूप चांगला अभ्यास केला तर सेकंड इयरला तुमला त्याच्या फायदा केवा काही अस काही जाल का?

अच्छा म्हणजे कधीही अभ्यासाची तयारी किंवा परीक्षेची तयारी करत असताना, हे लक्षात डेवण खूप गरजेचे आहे की आपल्याला आपण आजची तयारी करतोय ती उद्या नाही तर ती पुढच्या वर्षी सुद्धा काम येईल.

महणजे असंच करायला पाहेजे. आम्ही जेव्हाकेल होत ना, मी जेव्हा केल होत फर्स्ट एअर केल होत त्यावेळेस फर्स्ट इयरला म्हणजे अह खूप असं अस खूप काही काही नव्हतं म्हणजे असं माहित नव्हतं की फर्स्ट आपल्याला कामाला आमचं झालं होतं की मायट्स खूप काही ते सेकंड इयरला पण होतो आणि ते त MSC पर्यंत आम्हाला तचा सब्जेक्ट होता.

त्यानंच ते MSC च मायट्स आल, नाहीतर मग ज्यांनी केलं नव्हतं म्हणजे फक्त पास होण्यापूर्वी तयारी केली होती, त्यांना सगळ्यांना ते MSC ला शिकावं लागलं ते तर सगळ्या गोष्टी mathematical physics मंजे ते इत्ते मोटे मोटे तर ते महणजे एक नव्याने सुरुवात केली तर कमीत कमी पूर्ण दिवसच जयायेचा असा होत. तसं तुमचाच होतं का की तुम्ही जे diagram केलं होतं. तुमचा सुरवतीला फर्स्ट इयेरला ते सगळं तुम्हाला नंतर लागला असेल ना तर उपयोग झालच ना करण मग अह हलू हलू त्यचा बद्द्लची INFORMATION अह एकदा टॉपिक आदी बेसिक असत एडव्हान्स मध्ये फुडे फुडे फुडे त्याची information जास्त डीप मध्ये जाते. तसेच सेम अह एकडे पण होत फर्स्ट इयर ते लासट इयर रिलेटेड जरी ते गोष्ट जरी नही उपयोगी आली बॅट रिलेटेड काही ना काही टॉपिक असणारच जो की आपनार

अं पटापट, पटापट अभ्यासाला जायचं अगोदर त्या परीक्षेला जायचे अगोदर दहा मिनिटात अगोदर रिव्हिजन करू हो काढल्या होत्या छोट्या छोट्या नोट्स पण काढल्या होत्या. म्हणजे एक शब्द वाचला की बाकीचे सगळे गोष्टी कवर होऊन जातात लगेच व्हायच्या सगळ्या गोष्टी, एक शब्द डीसला की तो तेवडा एक शब्द हायलाइट करून आपन कुटे तरी महणजे परीक्षेची तयारी करताना आपण तसंच करावं आता सोनूची परीक्षेची तयारी आता त्याला मला शिकवाय लागेला, actually कस जल माहिती का आपल्या वेळेस वेगळे होतो जसं जसं वेळ निघून चालली तस तसा वेगवेगळे येथ चाले म्हणजे त्याची अभ्यास करण्याची पद्धत काय आहे माहित आहे का, असं आहे ते सगळं ते सगळं वाचतो, अग त्याला सगळं माहित असतं त्याला definitions येतात नियम माहीत असतात त्याला व्याख्या माहीत असतात. सगड वाचतो कारण अशी वायवस्थेत रिव्हिजन नाही केली तर मला तेथे आडवणार नाही शाळेत गेल्यानंतर. मग तो काय करतो सगळं तर सगळं वाचतो, पण मी आता जसेच्या तसे त्याला तेच सांगत होते. तू जो सहावी गोष्टी शिकला आहेस तो सातवीत आठवीत अशी कामाला येईल इंग्लिशच जे ग्रामर असत इंग्लिश वायकारण असत, हिन्दीच केवा मराठी च वायकरण असत, जस आपण लहान पसण मोडे होत जातो तर ते कसं पुढे पुढे जात उपयोग होतो आपल्याला. होतो ना?

मग तसंच आपण कुठल्याही परीक्षेची तयारी करताना आपल्याला अशी तयारी करावी लागेल की आपल्याला नंतर सुद्धा उपयोग होईलते नंतर सुद्धा आलं पाहिजे किंवा आठवलं पाहिजे. हम्म नाहीतर मग आपल्याला आणखी actually technique समजली पाहिजे आणखीन तो लहान आहे, त्यामुळे त्याला नाही कळत नाही त्या गोष्टी त्याला व्यवस्थित समजून सांग त्या गोष्टीची कसं स्मार्ट वर्क कसा करायचा जेणेकरून आपल्याला अं गोष्ट अशी लक्षात राहील की कधीही झोपेतून उठला तरी आपल्याला ती लगेच सांगता आली पाहेजे कुणीही विचारली तर.

हो चालेल चला मग ठेवते मी फोन ओके Hello

हं काय करते? काही नाही पुढे खेळत आहेत छोटे छोटे मुल त्यांच्याकडे बघते. अन लहान पण आठवते हं, अच्छा. गेले ते दिवस न, आता अस वाटते परत लहान होउन खेळाव आपण निरगसपणे हं, लहानपणी पन मज्जाच वेगळी असायचि हाय न, काय Tension नाय, ना Career च Tension, ना College च Tension, ना अभ्यास करायचा ना काय

लहानपणी अस वाटायच कधी एकदा मोठे होउ, कधी एकदा मोठे होऊ आणि त्यावेळेस मोठ होउन मला हे करायच, मला ते करायच, आणि आता मोठ झाल्यावर समजते. नको या गोष्टी, परत लहानपणातच जाऊ आपण. हो न काय काय कशाच टेंशन नाइ, काहि नाहि, थोडा अभ्यास करा, खेळा, खा, प्या, झोपा. तेवढाच आयुष्य होत आणि तेच किती छान होत.

हो तेच न, हे, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या क चला लगेच भोवरा खेळायला चला, गोट्या खेळायला चला, आणि क्रिकेट हो, Cricket त पहिले दिवस रात्र ह्या गोष्टी चालुच असायच्या अम्म, आणि मी तर उन्हाळ्याच्या सुट्टित ज्यावेळेस लागल त्याचि आतुरतेने वाट बघत बसायचो, का तर मला जायच असायच माझ्या आजी आजोबांच्या गावाकडे म्हणजे थोडक्यात माझ्या मामाच्या गावाला

आणि आजी आजोबा त लाड पण तेवडा करायचे न सो मंग ति एक आतुरता असायचि कि कधी बाबा अशे सुट्ट्या लागतिल, कधि अस हे करेल, ह्म्म कधी जाइल गावाकडे, मज्जा करेल, अस नाहि का

जायच बोललं तर आता काही नाही, जे ते आपाआपल्या Life मधे Busy आहेत, काहिचे लग्न झालेत , काय एक जण इकडे Job करतो, एक जण शिकतय, हे ते, आधी कस, आधी सगळे काही नाही, अभ्यास पण काही नाही, म्हणजे अस काही गोष्टी व्हायच्या त्या एकत्र मिळुन व्हायच्या लहानपणी, चल बाबा अभ्यास करायचंय, चला एकत्र बसुन करुयात, आपल्याला इकडे खेळ खेळायला जायच आहे चला चला सकाळी Swimming ला जा, संध्याकाळी Garden मधे जा मज्जा असायची पण लहानपणी वेगळच होत

ह्म्म, लहानपणी मी त लइ करामति होतो बाबा, आता तर जुने आइ किस्से सांगते अस करायचा, तस करायचा, हे करायचा, आता गावाकडे चुल असते माहिती आहे न तुला चुल हो अ, एकदा अस Cricket खेळता खेळता अम्म Ball गेला चुलित, आणि त्यावेळेस काय कळते, त्यावेळेस मि चुलित हाथ घातला होता Ball काढन्यासाठि

नाइ, मि ये एवढ्या काइ गोष्टी केल्या नाहि मि पण शाळेत नाहि तेवढा Enjoy करता आल, मनजे अ पहिलि दुसरि पर्यंतच जे Enjoy केल न ते खरच खुप छान होत, एकदम Proper सगळ्या गोष्टी खेळण वगेरे व्हायच कि बा चला हे खेळुयात, ते खेळुयात, भांडे कुंडे, भातुकलि, ह हा त आमचा FavouriteGame असायचा, चला बाबा खेळायला घरात बसल्या बसल्या कॅरम आणा कॅरम खेळा, सापसिडि खेळा

आणि उन्हाळ्याची सुट्टी लागलि कि मग काय तेच काम गावाकडे जा, तिथे सगळे मित्र गोळा करा, कॅरम खेळा, भवरा खेळा, गोट्या खेळा अजुन न नदिला पोवायला जा, मस्त मजा, नदित मासे पकडायला जायचो माहिति आहे क आम्हि, अस्स Enjoyment न मस्त एकच नम्बर, अन त्यावेळेस मंग आजोबा यायचे सोबत मंग ते शिकवायचे पोवायला शिकवायचे, विहिर पण होति आमचि, मग आम्हाला विहरीत मला शिकवल होत पोवायला, मी-माझा भाउ जायचो हो, त्यावेळेस आम्हाला शिकवल होत आणि ते पण लहान असताना खुप पहिलि दुसरि ला असताना मि शिकुन गेलोय पोवायचा, मंग त्यावेळेस मज्जा यायचि, ते असायचे सोबत, ते शिकवायचे, पाठिला ड्रम लावायचा त्याने पोवायच मस्त नाहि आम्ही मामाच्या गावाला गेल कि मग सगळे भावंड आम्ही एकत्र यायचो आणि रानात खेळायचो. सकळि नऊ ला हो, गावाकडे कस लवकर उठायच नऊ ला जायच रानात संध्याकाळि सहालाच घरि यायच त्याशिवाय यायचच नाहि, रानात काय आम्हाला काम नसायचे, खेळा बाबा तुम्हाला काय खेळायच ते ख्रेळा. कुनाच्या तरि रानात जा, या गोष्टी चोरुन आण, त्या गोष्टी चोरुन आण हे आमच ठरलेल होत, आम्हि तिकडे गेलो तर चोर बनायच, लपाछपि काइ खेळ, आणि लपाछपि खेळताना आम्हि उसाच्या ह्याच्या रानात जाउन लपायचो, शेतात जाउन लपायचो

अम्म ज्याच्यावर राज्य आहे न

म्हणजे पुर्ण म्हणजे पुर्णच वैतागायचा ह्म्म्म ते आहे, आणि आमच्या गावाकडे लिम्बोनिचा झाड हे होति बाग होति नाहि का तर ह Mummy, Pappa नाही यायचे उन्हाळ्याच्या सुट्टि लागल्यावर पप्पा ना पण सुट्ट्या लागायच्या

आणि चिंचाच्या बागत सगळे अशे पोपट असायचे नाइ का आणि शेजारच्यांचि एकाचि बदाम बदाम नसते का

मग माझं काम काय दिवसभर ते शोधुन काढणे का कारण कि त्याच्या आतमधे जो बघ ह्म बदाम जो बि असत बदाम टाइप असत ह्म्म ते एकदम छान लागायच खायला मंग मि कस करायचो जायचो सगळ्या वावरामधे फिरायचो सापडायचो सापडायचो आणि मंग दिवसाच्या शेवटि माझ्याकडे वीस तीस अशे बदाम गोळा व्हायचे, मंग तेच घरचे ते काम करायच माझ काम हे बाबा मंग रात्रि यायच, तिथे तुळशि व्रुंदावन होत आमच्याकडे त्याच्यामधे मि ते सगळे बदाम ठेवायचो आन रोज दोन तिन दोन तिन दोन तिन बदाम खायचो, त्याना कोनिच हाथ लावायचा नाहि मला सोडुन आजीकडे द्यायचो, आजी मला फोडुन द्यायचि, मि खायचोआणि ते मंग ते वेगळच Enjoyment असायच आणि अजुन एक अ आमच्या तिथे म्हणजे कधि विहिरिला कस असायच पाणी उपसा केला तर मग आम्हाला तिथे पोवायला जायला जमत नव्हतं, तर मंग आजोबांनी एक मस्त तिथे हौद बांधला होता नाहि का, हौद आता आत्ता मि गेलो होतो अ आत्ता तर अस एकदम छोटा वाटला रे मला आणि त्यावेळेस त्या हौदात आम्ही पोवायचो आणि त्यावेळेस तो खुप मोठा वाटायचा कारण कि जिव छोटासा होता त अस वाटायच काइ नाइ बाबा, मंग तिथ आजोबा side बसायचे, आम्ही हौदात जाणे, म्हणजे मोठाच होता पण आता आता छोटा वाटतो, आम्हि त्याच्यामधे पोवायचो, पण ति पण एक वेगळी मजा असायचि मंग पोवा किव्वा संध्याकाळि जा घास काढा आणि हे असायचे, बाबांकडे बैल वगेरे गुर वगेरे असायचे त्याना चारा घाला मंजे सगळ कस अस सिटि कडचा Enjoyment नाहि पण गावाकडच कस एक ChildhoodEnjoyment केल कि हा बाबा चला अन सगळ्या गोष्टी करायचो, अस नाइ, शेतितले काम पण जमायचे जस कि शेतिला पाणी घाला, अ अ अजुन भुईमूग असायचा तो काढा. हाच मनुन हे असते तो पण करायचो अस खुप सार्या गोष्टी केल्या ह ह ह ते आता लहान, हो लहानपण म्हणजे काय बोलायच आता ह्म्म्म ते तर एक वेगळिच गेल आता ते, त्यावेळेस त्या गोष्टीचि किम्मत नव्हती न, आता किम्मत आ, कळतय पण आता पण करु करु वाटत रे, आता पण अस वाटत विश, मला जर कोनि बोलल न कि तुझि एक विश पुर्ण करल, कोणति पण एक विश माग, मि तेच मागेन कि मला ल पुन्हा लहानपणामधे जाउन दे म्हणून आणि लहानपणि त Study वगेरे करताना प्रत्येक जण विचारायच कि तुला काय व्हायच, तुला काय व्हायच, तुला काय व्हायच, मंग, मंग त्यावेळेस घडित म्हणायचं Engineer व्हायच, घडित बोलायच Doctor व्हायच कोनि दुसर काय संगितल तर Astronot व्हायच किव्वा Scientist व्हायच. असे डोक्यात विचार वेगवेगळे दरवेळेस कि नाहि आपण हे पण करु, आपण ते पण करु. आणि मोठ झाल्यावर कळते कि किति अवघड आहे ह्या गोष्टी सगळ्या लहानपणि तर आपण काहि पण बोलुन जायचो, अम त्यावेळेस समज नवति पन इतकि पण ते जे, समज नवति अस वाटत तेच खुप छान होत, आणि आई बाबा काळजि पण घ्यायचे फिरायला पन जायच, दर वर्षातुन एकदा Trip असायचि, त्यावेळेस मग खुप मज्जा यायचि त्या गोष्टी करायला

खेळु दे हेच तर वय आहे त्यांच खेळायच पण आजकालचि मुल नाहि करत Enjoy जस आपन गोष्टी करत होतो न तश्या आजकालचि मुल नाहि करत एंजोय {enjoy}

हो आपल्यावेळेस तर फोन नावाचा प्रकारच नवता, काहिच नाहि मि दहावित असताना फोन घेतला आहे हातात आणि असायचा त तसल छोटा फोन. त्याच्यात तर आपल्याला ते फोनमधे गेम वगेरे ते आपल्या गोष्टी नाहि. आणि आजकाल चि मुल पहिलि ला गेला पहिलिला काय तो ज्याला दोन वर्षातच काय तर फोन वापरता येते, यु ट्युब लाउन बघतय, यु ट्युब बघत, कार्टुन बघत, हे बघत, ते बघत, आपल्यावेळेस तस काहिच नवत आपल्यावेळेस काहिच नहि, आणि आता किति नात्यान त्यांच मनजे पहिल्यापासुन तेच, त्याना आपन जे काहि एं Enjoyment केलि ते त्याना कधिच भेटनार नहि Enjoy करायला हो त्यांच बालपण, ह्म्म ते Enjoy नाहि करु शकनार आहे निट लहानपणि त्याना त्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी त्या करुच शकत नाइ आहेत आणि आपण पाय फोनच किति नंतर आले आणि आत्ताचे पोर लगेच फोन लहान लहान मुल आणि आई वडिल सुद्धा त्याना लगेच अ Mobile हातात लगेच तिकवुन देतात कारण कि Reason अस आहे कि आई वडिल एक तर आता खूप सारे दोघ पण Job ला असतात सो मंग पोराना साम्भाळायला जास्त कोनि नसतात, पोर रडले कि त्याना इतका Time नाहि आहे कि पोराकडे लक्ष द्याव मंग त्याच्या हातात Mobile देउन घेतल, पोर शांत बसते, आई बाप पण ठिक आहे ओके, झाल सगळ. आणि त्याचे मंग आजकालच्या लहान पोरानवर किति वाइट पण परिणाम होतात त्याना लवकर फोन हातात येतो, ज्या गोष्टी त्याना त्या वयात कळायला नको त्या गोष्टी पण कळतात, आणि खुप अशे मनजे आधिसारखे Purity किव्वा Pureness होता तो आजकालच्या लहानपणामधे नाहि राहिला आपल्यावेळेस खूप अस एकदम सोजळ सगळ्या गोष्टी एकदम छान अश्या होत्या नाहि का, निसर्गाला निसर्गाच्या सानिध्यात राहुन आपण ह्या गोष्टी करायचो पण आता पोर फक्त Garden मधे जातात ते पण आई बाबाला सुट्टि असेल तर शनिवारि, रविवारि बस. हो, आणि आपण तर कायम मातितच पडलेलो असायचो लहानपनि मातिचे भांडे तयार कर मंग आई यायचि काठि घेउन चल चल चल घरि, मंग मि माझ्याच घरि असायचो, आजकाल तस काय राहिल आहे काहिच नाहि राहिल

ते लहानपण ते लहानपण च

अजुन एकदा लहानपण येउ शकते अस मनतात कि म्हातार्या माणसात पण एक लहान मुल दडलेल असत अह ह ह म ह्म ह, आता काय माहिति, काय होते काय नाहि ह्म्म, बघु Pray करुयात, ह्म्म ह ह परत ते दिवस यावेत परत ते Enjoy करायला भेटाव ह्म्म्म ते तर काहि शक्य नाहि आहे, पण पाहु, Enjoy तर करायचच आहे, अस काहि नाहि, पण ते एक लहानपणि चि गोष्टच वेगळि असते ना रे

ते त आहेच, पण आपल्या पोराना कधिच लवकर हातात मोबाइल नाहि द्यायच, त्यांच लहानपण कधिच आपण हिरावुन घ्यायच नाहि, कारण कि त्याना आपल्यातल त्यावेळेस ठिक वाटत, त्याना पण त्या गोष्टी ठिक वाटतात पण ज्या गोष्टी त्यानि लहानपणि करायला पाहिजेल, जे Knowledge घ्यायला पाहिजेल, Experience करायला पहिजेल न त्याच्यापासुंते वंचित राहतात. सो हो आपण खरच त्या गोष्टीचि आपण काय सगळ्यानिच त्या गोष्टीचि काळजि घ्यायला पाहिजेल, जरा लहान मुलांकडे लक्ष देण हे खुप गरजेच असत. आणी आपण त्याना काय संस्कार देतो त्याच्यानंतर च ते घडतात हो ते त आहेच, ह अ कारण कि आई बापा आई वडिलांचि एक सावलि हा मुलगा असतो लहानपणि. आपण त्याला जेवढ लहानपण आपण त्याला सो संस्कारि करु तेवढ त्याला आपण बाहेरच्या गोष्टी सांगु, शिकवु ते Important आहे, फक्त लहानपणी पुस्तकि ज्ञान असण हे बरोबर नाइ आहे. त्याला समाजात राहायच कस, बोलायच कस, कुनाशि कस बोलायच, कुनाशि कस वागायच आई वडिलांशि कस वागायच ह्या गोष्टी त्याला समजायलाच पाहिजे हम्म हो, चालतेच मंग काइ नाय

ह अ बोलु नंतर Bye Bye. Hello कसे आहात?

बाकी तब्बेत वगैरे कशी आहे? एकदम बढीया. बढीया. तुम्ही अं सातपुडा भागातच राहता ना?

सातपुडा जवळ आहे. तर अं

त्या भागातल जंगल तोडीच प्रमाण कस आहे? म्हणजे जंगल जंगला बद्दल काय सांगाल तुम्ही? काय वाटत तुम्हाला? म्हणजे मला आता इथे येवून जवळपास दहा बारा वर्ष झालेत. आणि जेंव्हा मी तिकडे फिरायला वगैरे जात असतो. तेंव्हा मला दिसत कि बरेचशी झाडे तोडली गेली आहेत. म्हणजे आहेत. डोंगर आशी बोडकी झालेली आहेत. आणि जेंव्हा मग मी इकडच्या भागातील लोकांशी चर्चा करतो कधी तेव्हा ते लोक सांगतात कि इकडे खूप घनदाट जंगल होत. म्हणजे इकडे जायला लोकांना भीती वाटायची त्या road ला जायला. त्या डोंगराच्या भागात सातपुडाकडे जायला. म्हणजे संध्याकाळ झाली अंधार पडला कि कोणी जात नसे तिकडे कारण वन्यजीव झाडी wield life खूप चांगली होती झाड खूप होती पण हळू हळू ते झाड अच्छा घनदाट जंगल होत. हां. पण हळूहळू त्या झाडांची कत्तल होत गेली. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो म्हणतो मला वाटत. हो हो. हा दि deforestation झाल्यामुळे मग अह हि जी आत्ता जेव्हा बघतो. तेव्हा खूपच कमी झाड दिसतील. हम्म

हो का. म्हणजे झाडाचं प्रमाण आता फार, माझ मलाही तसच निदर्शनास आलाय तर म्हणजे साधारन एक अह बारा वर्षा पूर्वी जेंव्हा मी त्या भागात काम करत होते तर अशीच परिस्थिती होती. पण लोकांच लोक अनुभव hello

आवाज नाही येत आहे. hello hello हा hello येतोय आता

वीस वर्षा पूर्वी साधारण इथे फार घनदाट जंगल होत.